कॅल्क च्या फॉर्मॅटिंग दाता वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
यात आपण शिकणार आहोत बॉर्डर्स बॅकग्राऊंड कलर यांचे फॉरमॅटिंग एकापेक्षा अधिक ओळी ऑटोमॅटिक रॅपिंग च्या सहाय्याने फॉरमॅट करणे
सेल मर्ज करणे टेक्स्टचा आकार बदलून सेलमध्ये बसवणे
येथे आपण उबंटू लिनक्स 1004 ही ऑपरेटिंग सिस्टिम आणि लिबर ऑफिस व्हर्जन 334 वापरणार आहोत
प्रथम आपण लिबर ऑफिस कॅल्कमधे बॉर्डर फॉरमॅटिग कसे करायचे हे जाणून घेऊ
त्यासाठी आपण आपली पर्सनल फायनानेस trackerओडीएस ही फाईल उघडू या
बॉर्डर् फॉरमॅटींग एका सेलसाठी किंवा सेल्सच्या समूहासाठी करता येते
उदाहरणार्थ आपण सीरियल नो आयटीईएम कॉस्ट स्पेंट रिसीव्ह्ड दाते अकाउंट ही हेडिंग्ज असलेले सेल फॉरमॅट करू या
आता एसएन असे हेडिंग्ज असलेल्या सिरीयल नंबरच्या सेलवर प्रथम क्लिक करा
आता माऊसचे लेफ्ट बटण दाबून ठेवून हेडिंग्ज असलेल्या सर्व सेल्सपर्यंत ते ड्रॅग करा
हेडिंग असलेली संपूर्ण हॉरिझोंटल रॉव म्हणजेच आडवी ओळ सिलेक्ट केल्यावर फॉरमॅटिंग टूलबार मधील बॉर्डर या ऑयकॉनवर क्लिक करा
विविध बॉर्डर स्टाईल असलेला एक ड्रॉप डाउन उघडेल
त्यापैकी तुम्हाला हव्या असलेल्या एका स्टाईलवर क्लिक करा
आपण शेवटचा पर्याय निवडत आहोत
आपण निवडलेल्या स्टाईलनुसार बॉर्डर फॉरमॅट झालेली आहे
आपण केलेले बदल उंडो करू
आपण निवडलेल्या सेल्सचा समूह अजून हायलाईटेड आहे
त्यावर कर्सर नेऊन राईट क्लिक करा व फॉर्मॅट सेल्स ऑप्शन निवडा
आता बॉर्डर्स या टॅबवर क्लिक करा
तुम्हाला लाईन अरेंजमेंट लाईन स्पेसिंग टीओ कंटेंट्स शेडो स्टाईल हे ऑप्शन्स दिसतील
या प्रत्येकात त्यांची डिफॉल्ट सेटिंग्ज दिलेली असतात
आवश्यकतेप्रमाणे यामध्ये आपण कोणताही बदल करू शकतो
यूझर डिफाईन्ड खाली सिलेक्ट केलेल्या ऑप्शनचे छोटे प्रतिबिंब तुम्ही प्रिव्ह्यू विंडो मध्ये पाहू शकता
आपण डिफॉल्ट खालील तिसरा पर्याय निवडू
त्याचे प्रतिबिंब तुम्हाला प्रिव्ह्यू विंडो मध्ये दिसेल
शिवाय आपण स्टाईल विड्थ आणि कलर बदलणार आहोत
हे बदल सुध्दा आपल्याला प्रिव्ह्यू विंडो मध्ये दिसेल
स्पेसिंग टीओ कंटेंट मधील सिंक्रोनाइझ या ऑप्शनवर टिक करून हा ऑप्शन निवडा
त्यामुळे सर्व मार्जिन्स समान अंतरांची होतील
हा ऑप्शन काढता येतो व मार्जिन्सची अंतरे आपण कमी जास्तही करू शकतो
आपण टॉप आणि बॉटम मार्जिन १४ पॉईंटस ठेवत आहोत
तुम्ही स्वतः विविध शॅडो स्टाईल निवडून त्या कशा दिसतात ते पहा
आता ओक वर क्लिक करा
आपण सिलेक्ट केलेल्या सेल्सवर या स्टाईल्स लागू होतील
बॉर्डर्स फॉरमॅट कशा करतात हे शिकून झाल्यावर आता आपण सेल्सला बॅकग्राउंड कलर कसे देतात ते पाहू
त्यासाठी फॉरमॅटिंग टूलबार वर बॅकग्राउंड कलर हा ऑप्शन देण्यात आलेला आहे
आता ही क्रिया आपण शिकू
उदाहरणार्थ आपण हेडिंग्ज असलेल्या सर्व सेल्सना बॅकग्राउंड Colourदेऊ या
आता प्रथम एसएन असे हेडिंग असलेल्या सिरीयल नंबरच्या सेलवर क्लिक करा
माऊसचे लेफ्ट बटण दाबून ठेवून हेडिंग्ज असलेल्या सर्व सेल्सपर्यंत ड्रॅग करा
हेडिंग असलेली संपूर्ण हॉरिझोंटल रॉव आडवी ओळ सिलेक्ट केल्यावर फॉरमॅटिंग टूलबारमधील बॅकग्राउंड कलर या ऑप्शनवर क्लिक करा
एक पॉप अप मेनू उघडेल
यातील रंग आपण बॅकग्राउंड ला देण्यासाठी निवडू शकतो
आपण करड्या म्हणजेच ग्रे रंगावर क्लिक करू या
हेडिंग असलेल्या सेल्सची बॅकग्राउंड ग्रे रंगाची झालेली दिसेल
कॅल्कमध्ये ओळींना फॉरमॅट करण्यासाठी विविध ऑप्शन्स आहेत
आपण प्रथम ऑटोमॅटिक रॅपिंग चा उपयोग करू या
तुम्हाला ऑटोमॅटिक रॅपिंग वापरून एका सेलमध्ये एकापेक्षा अधिक ओळी लिहिता येतात
आता ते कसे कार्यान्वित होते ते पाहू
प्रथम पर्सनल फायनान्स trackerओडीएस शीट मधील एका रिकाम्या सेलवर क्लिक करा
उदाहरणार्थ सेल बी12
माऊस राइट क्लिक करून नंतर फॉरमॅट सेल हा ऑप्शन निवडा
आता डायलॉग बॉक्समधील अलिग्नमेंट Tab वर क्लिक करा
डायलॉग बॉक्सच्या खालच्या भागातील व्रॅप टेक्स्ट ऑटोमॅटिकली या ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर ओक या बटणवर क्लिक करा
आता टाईप करू या थिस इस आ पर्सनल फायनान्स ट्रॅकर
इत इस व्हेरी युजफुल
तुम्हाला दिसेल की एका सेलमध्ये अनेक ओळी व्रॅप झालेल्या आहेत
केलेले बदल उंडो करा
ऑटोमॅटिक रॅपिंग बद्दल जाणून घेतल्यानंतर आता आपण कॅल्कमध्ये सेल मर्ज कसे करायचे ते बघणार आहोत
समजा पर्सनल फायनान्स trackerओडीएस या फाईलमधील एसएन हेडिंग असलेल्या सिरीयल नंबरचे सेल आणि त्याच्या पुढचा सेल आपल्याला मर्ज करायचा असेल तर प्रथम एसएन या हेडिंगखालील १ नंबरवर क्लिक करा
आता कीबोर्ड वरील शिफ्ट बटण दाबून ठेवून त्याच्या शेजारील म्हणजेच सॅलरी या हेडिंगखालील सेलवर क्लिक करा
मर्ज करायचे दोन्ही सेल हायलाईट झालेले आहेत
नंतर मेनूबारवरील फॉर्मॅट या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग मर्ज सेल्स या ऑप्शनवर क्लिक करा
साईडबार वर आलेल्या पॉप अपवरील मर्ज सेल या ऑप्शनवर क्लिक करा
दोन सेल्समधील दाता एका सेल मध्ये आणण्यासाठी तुम्हाला दिसत असलेल्या डायलॉग बॉक्सवरील येस या ऑप्शनवर क्लिक करा
तुम्हाला सिलेक्ट केलेले सेल मर्ज झालेले दिसतील आणि त्यामधील डेटा सुध्दा मर्ज झालेल्या सेलमध्ये दिसेल
आता CTRL झ दाबून मर्ज झालेले सेल उंडो करा
सेल मध्ये टेक्स्ट नीट कसे बसवायचे ते आता बघू
सेलमध्ये एखादा मजकूर नीट बसवण्यासाठी सेल आपला फाँट साईज स्वतःच बदलून घेऊ शकतो
कसे ते पाहू या
बी14 या सेलमध्ये थिस इस फोर ठे मोंथ ओएफ जॅन्युअरी
हे वाक्य टाईप करा
तुम्हाला दिसेल की हे वाक्य या सेलमध्ये नीट मावत नाही
ते वाक्य सेलमध्ये नीट बसवण्यासाठी प्रथम बी14 या सेलवर क्लिक करा
आता मेनूबार वरील फॉरमॅट या ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर सेल्सवर क्लिक करा
किंवा त्या सेलवर कर्सर नेऊन राईट क्लिक करा
नंतर फॉर्मॅट सेल्स वर क्लिक करा
तुम्हाला फॉर्मॅट सेल्स चा डायलॉग बॉक्स उघडलेला दिसेल
डायलॉग बॉक्समधील अलिग्नमेंट Tab वर क्लिक करा
डायलॉग बॉक्समध्ये सगळ्यात खाली असलेल्या श्रृंक टीओ फिट सेल साइझ या चेक बॉक्सवर क्लिक करा
आणि मग ओक बटणावर क्लिक करा
तुम्हाला दिसेल की संपूर्ण ओळीच्या फाँट छोटा होऊन ती ओळ बी14 या सेलमध्ये नीट मावलेली आहे
आपण केलेले बदल उंडो करू
याबरोबरच आपला कॅल्क वरील हा पाठ इथे संपला
आपण यात शिकलो160 बॉर्डर्स बॅकग्राऊंड कलर यांचे फॉरमॅटिंग एकापेक्षा अधिक ओळींचे ऑटोमॅटिक रॅपिंग च्या सहाय्याने फॉरमॅटिंग सेल मर्ज करणे टेक्स्टचा आकार कमी करून ते सेलमध्ये बसवणे
कॉम्प्रिहेन्सिव्ह असाइनमेंट स्प्रेडशीट practiceओडीएस ही फाईल उघडा
सर्व हेडिंग्ज सिलेक्ट करा
या सर्व हेडिंग्जना निळा रंग बॅकग्राउंड कलर म्हणून द्या
एका सेलमध्ये थिस इस आ डिपार्टमेंट स्प्रेडशीट हे वाक्य टाईप करा
ऑटोमॅटिक रॅपिंग ने Textचा Sizeकमी करा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी mhrdगव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे